ब्लेंडर च्या क्रमा मध्ये आपले स्वागत
हे ट्यूटोरियल ब्लेंडर 259मधील ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत वर्णना विषयी आहे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
हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण ब्लेंडर इंटरफेस चे विविध विंडो प्रत्येक विंडो ला सोपविलेले पॅरमीटर्स आणि टॅब्स 3Dव्यू मध्ये ऑब्जेक्ट कसा निविष्ट करायचा आणि ऑब्जेक्ट ला एक्स य झ दिशेमध्ये कसे स्थानांतरित करायचे शिकू
मी गृहीत धरते की ब्लेंडर सह सुरवात करण्या बद्दल तुम्हाला माहिती आहे
जर नसेल तर ब्लेंडर वरील पहिला ट्यूटोरियल पहा
हे 3Dपॅनल आहे
डिफॉल्ट स्वरुपात3D व्यू मध्ये तीन ऑब्जेक्ट उपस्थित आहेत
क्यूब लॅंम्प आणि कॅमरा
डिफॉल्ट द्वारे क्यूब अगोदरच निवडलेली आहे
लॅंम्प निवडण्यासाठी राइट क्लिक करा
कॅमरा निवडण्यासाठी राइट क्लिक करा
3Dव्यू मध्ये कोणताही ऑब्जेक्ट निवडण्यासाठी तुम्हाला त्या ऑब्जेक्ट वर राइट क्लिक करावे लागेल
क्यूब निवडण्यासाठी राइट क्लिक करा
क्यूब च्या मध्य भागी विलीन झालेले हे तीन रंगीत एरो 3Dट्रॅन्सफॉर्म मनिप्युलेटर दर्शित करतात
हे मनिप्युलेटर ऑब्जेक्ट ला विशिष्ट अक्षामध्ये स्थानांतरित करण्यास मदत करते
लाल रंग Xअक्ष दर्शवते हिरवा य अक्ष आणि निळा झ अक्ष दर्शवते
लेफ्ट क्लिक करा आणि हिरवा हॅंडल पकडून माउस ला डावीकडून उजवीकडे हलवा
कीबोर्ड शॉर्ट कट साठी Gआणि य दाबा
आपण पाहतो की ऑब्जेक्ट फक्तY अक्षाच्या दिशेमध्ये स्थानांतरित होतो
त्याच प्रमाणे निळा हॅंडल वापरुन ओब्जेक्टला झ अक्षा सह हलवा
कीबोर्ड शॉर्ट कट साठी Gआणि Zदाबा
आता ओब्जेक्टला Xअक्षा सह हलविण्याचा प्रयत्न करा
कीबोर्ड शॉर्ट कट साठी Gआणि एक्स दाबा

लाल बॉक्स ने आवृत्त झालेले क्षेत्र 3डी व्यू आहे
3Dव्यू च्या खाली डाव्या कोपऱ्यावर जा
व्ह्यू वर लेफ्ट क्लिक करा
येथे 3Dव्यू साठी विविध व्यू पर्यायाची सूची आहे
टॉप वर लेफ्ट क्लिक करा
कीबोर्ड शॉर्ट कट साठी नंपाड 7 दाबा
3डी व्यू यूज़र पर्स्पेक्टिव वरुन टॉप व्यू मध्ये बदलेल
आपण आपले ऑब्जेक्ट टॉप व्यू वरुन पाहु शकतो
सिलेक्ट वर लेफ्ट क्लिक करा
येथे 3Dव्यू मध्ये सर्व ओबेक्ट साठी विविध सिलेक्शन पर्यायाची सूची आहे
ऑब्जेक्ट वर लेफ्ट क्लिक करा
येथे सक्रिय ऑब्जेक्ट साठी विविध एडिटिंग पर्यायाची सूची आहे

3डी व्यू च्या डाव्या बाजुवर ऑब्जेक्ट टूल पॅनल आहे
हे पॅनल विविध टूल्स ना सूचीत करते जे व्यू मध्ये सक्रिय ऑब्जेक्ट बदलते
टूल्स विविध विभागा मध्ये समूहित आहेत
ट्रान्सफॉर्म ऑब्जेक्ट शेडिंग कीफ्रेम्स मोशन पॅथ्स रिपीट ग्रीज पेन्सिल उदाहरणार्थ लॅंम्प ला 3Dव्यू मध्ये स्थानांतरित करूया
लॅंम्प निवडण्यासाठी राइट क्लिक करा
ऑब्जेक्ट टूल पॅनल वर जा
तुम्ही लॅंम्प साठी ऑब्जेक्ट टूल पॅनल मध्ये पर्याय पाहु शकता ट्रान्सलेट वर लेफ्ट क्लिक करा आणि माउस हलवा
लॅंम्प माउस च्या गतिमानतेच्या दिशेमध्ये हलत आहे
ट्रान्सलेट रद्द करण्यासाठी स्क्रीन वर राइट क्लिक करा किंवा कीबोर्ड वरीलEsc दाबा
3डी व्यू च्या उजव्या बाजुवर डिफॉल्ट द्वारे आणखीन एक पॅनल लपलेले आहे
दडलेले पॅनल उघडण्यासाठी 3Dव्यू च्या वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या प्लस चिन्हावर लेफ्ट क्लिक करा
कीबोर्ड शॉर्ट कट साठी न् दाबा
हे अतिरिक्त ऑब्जेक्ट ट्रॅन्सफॉर्म पॅनल प्रॉपर्टीस विण्डो मधील ऑब्जेक्ट पॅनल च्या समान आहेत
आपण ऑब्जेक्ट पॅनल मधील तपशिल नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु
सध्या अतिरिक्त पॅनल दडवून पुन्हा डिफॉल्ट व्यू वर जाऊया
अतिरिक्त ऑब्जेक्ट ट्रॅन्सफॉर्म पॅनल च्या डाव्या किनार वर माउस चे कर्सर घ्या
दुहेरी डोके असलेला एरो दिसेल
लेफ्ट क्लिक करा आणि माउस ला उजव्या बाजूला ड्रॅग करा
अतिरिक्त ऑब्जेक्ट ट्रॅन्सफॉर्म पॅनल पुन्हा एकदा दडलेला आहे
तुम्ही हे पॅनल हाइड किंवा अनहाइड करण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट Nवापरू शकता
3डी व्यू विषयी अधिक शिकण्यासाठी टाइप्स ओएफ विंडोज 3डी व्ह्यू हे ट्यूटोरियल पहा
लाल बॉक्स ने आवृत्त झालेले क्षेत्र इन्फो पॅनल आहे
आपल्या ब्लेंडर इंटरफेस मधील हे सर्वोच्च पॅनल आहे
इन्फो पॅनल मध्ये मुख्य मेन्यु समाविष्ट आहे
फाइल वर लेफ्ट क्लिक करा
हे मेन्यु फाइल पर्याय समाविष्ट करते जसे की क्रिएटिंग आ न्यू फाइल ओपनिंग अन एक्झिस्टिंग फाइल सेव्हिंग ठे फाइल यूझर प्रेफरन्स इम्पोर्टिंग ओर एक्सपोर्टिंग आ फाइल इत्यादी
एड वर लेफ्ट क्लिक करा
येथे ऑब्जेक्ट रिपॉज़िटरी आहे
आपण 3Dव्यू या मध्ये या मेन्यु चा वापर करून नवीन ऑब्जेक्ट समाविष्ट करू शकतो
कीबोर्ड शॉर्ट कट साठी Shift आणि आ दाबा
आता 3डी व्यू मध्ये प्लेन जोडुया
3डी कर्सर हलविण्यासाठी स्क्रीन वर कुठेही लेफ्ट क्लिक करा
मी हे स्थान निवडते
एड मेन्यु आणण्यासाठी Shift आणि आ दाबा
प्लेन वर लेफ्ट क्लिक करा
3डी कर्सर च्या स्थानावर एक नवीन प्लेन3D व्यू मध्ये जूड्ला आहे
3डी कर्सर समजून घेण्यासाठी कृपया हे नेव्हिगेशन - 3डी कर्सर हे ट्यूटोरियल पहा
या प्रमाणे तुम्ही 3Dव्यू मध्ये आणखीन काही ऑब्जेक्ट जोडण्याचा प्रयत्न करू शकता
आता पुन्हा इन्फो पॅनल वर जाऊ
रेंडर मेन्यु उघडण्यासाठी Renderवर लेफ्ट क्लिक करा
रेंडर मध्ये विविध रेंडर पर्याय आहेत जसे की रेंडर इमेज रेंडर एनिमेशन शो ओर हिदे रेंडर व्ह्यू इत्यादी
रेंडर सेट्टिंग्स विषयी तपशिल नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु
इन्फो पॅनल बद्दल अधिक शिकण्यासाठी टाइप ओएफ विंडोज फाइल ब्राउझर एंड इन्फो पॅनेल वरील हे ट्यूटोरियल पहा
लाल बॉक्स च्या खालील क्षेत्र आउट लाइनर पॅनल आहे
हे ब्लेंडर इंटरफेस च्या वर उजव्या कोपऱ्यात उपस्थित आहे
आउटलाइनर 3Dव्यू मध्ये उपस्थित असलेल्या सर्व ऑब्जेक्ट ची सूची देते
आउट लाइनर बद्दल अधिक शिकण्यासाठी टाइप्स ओएफ विंडोज - आउटलाइनर वरील ट्यूटोरियल पहा
लाल बॉक्स च्या आतील क्षेत्र प्रॉपर्टीस विंडो आहे
या विण्डो मध्ये टूल्स आणि सेटिंग्स च्या मोठ्या क्रमांका सोबत पॅनल ची एक विस्तृत रेंज समाविष्ट आहे
ब्लेंडर मध्ये काम करत असताना आपण हे पॅनल्स अनेक वेळा वापरतो
ब्लेंडर इंटरफेस च्या खाली उजव्या कोपऱ्यात आउटलाइनर विण्डो च्या खाली प्रॉपर्टीस विण्डो उपस्थित आहे प्रॉपर्टीस विण्डो बद्दल अधिक शिकण्यासाठी टाइप्स ओएफ विंडोज प्रॉपर्टीज पार्ट 1 एंड 2 वरील ट्यूटोरियल पहा
हे टाइमलाईन आहे
3डी व्यू च्या खाली स्थित आहे
येथे आपण animationसाठी फ्रेम रेंज पाहु शकतो
ही हिरवी उभी रेषा तुम्हाला सद्याची फ्रेम सांगते ज्यावर तुम्ही काम करत आहात
तुम्ही यास फ्रेम रेंज सह स्थानांतरित करू शकता
लेफ्ट क्लिक करा आणि हिरवी रेषा पकडून ठेवा
आता माउस हलवा
फ्रेम ची खात्री करण्यासाठी लेफ्ट क्लिक सोडा
स्टार्ट ओने आपल्या आनिमेशन रेंजच्या सुरवातीची फ्रेम दर्शित करते
एंड 250आपल्या आनिमेशन रेंजच्या शेवटची फ्रेम दर्शित करते
हे आपल्या आनिमेशन साठी प्लेबॅक पर्याय आहेत
टाइमलाईन बद्दल अधिक माहिती साठी टाइप्स ओएफ विंडोज टाइमलाईन वरील ट्यूटोरियल पहा
हे ब्लेंडर इंटरफेस चे संक्षिप्त ओवरव्यू आहे
ब्लेंडर वर्कस्पेस मध्ये डिफॉल्ट द्वारे उपस्थित असलेल्या या सर्व विंडोस शिवाय येथे इतर विंडोज ही आहे ज्याना कोणत्याही पॉइण्ट वर मेन्यु वरुन निवडले जाऊ शकते
या सर्व विन्डोस बद्दल विस्तृत वर्णन नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये उपलब्ध आहे
आता 3Dव्यू मध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट निवडण्याचा प्रयत्न करा
3डी ट्रॅन्सफॉर्म मनिप्युलेटर वापरुन क्यूब ला एक्स य आणि झ दिशेमध्ये हलवा
व्यू टॅब शोधा आणि ऑब्जेक्ट टूल पॅनल मधील ट्रान्सलेट वापरुन कॅमरा 3Dव्यू मध्ये स्थानांतरित करा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
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
oscariitbacइन एंड spoken tutorialorgnmeict इंट्रो
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
आमच्या सह जुडण्यासाठी धन्यवाद